जाने आपल्याला बिल्डिंग दिसत आहे त्याने कपड्यांच आ र्‍या ठिकाणी शॉप आहे बिल्डिंग मध्ये अक्षता म्हणून.

या ठिकाणी आपल्याला एक कार्यालय दिसत आहे कार्यालयच्या वर आपल्याला कार आणि मोटर साइकिल लावलेल दिसत आहे आणि त्यांच्या साइड ला आपल्याला छोटी-छोटी झाड दिसत आहेत आणि एक रोड आहे.

या ठिकाणी एक मोठ हॉल दिसत आहे हॉल मध्ये आपल्याला झुंबर लावलेल दिसत आहे व पी_ओ_पी केलेलं दिसत आहे खाली स्टाइल आहे व कुर्च्या आणि सोफा आपल्याला दिसत आहे.